व इथले वातावरण खूप रम्यदायक आहे.

एक नदी आहे त्या नदीमध्ये एक बोट आहे.

एक अ बिल्डिंग आहे ती बिल्डिंग अ खूप मोठी आहे व ती बिल्डिंग मला सहा मजली दिसत आहे.

वॉटर पार्क मधल्या स्लाइड दिसत आहेत समोर.

व त्या सिटी च्या बाजूला काही दुकान आहेत काही स्टॉल आहे व त्या स्टॉल मध्ये माणसांची बदली झालेली आहे.

अ स्टॉल च्या शेजारी एक रस्ता आहे त्या रस्त्यावरून काही गाड्या जात आहेत काही थांबलेल्या आहेत.

हे चित्र संध्याकाळच आहे त्या चित्रामध्ये काही माणसे आहेत.

हे चित्र मला एक अ पार्क च दिसतय.

ह्या चित्रा मध्ये मला एक मंदिर आहे.

हे चित्र मला एका नदीचे दिसत आहे.

हे चित्र मला एका थिएटर चे वाटत आहे.

त्या बॅनर वर ज्योती म्युझिक म्हणून एक अ नाव लिहलेल आहे.